हा सर मला तुमच्या क्रिकेटबद्दल काही माहिती मिळू शकते का? हो ना मॅडम मिळू शकते ना. सांगा बरं क्रिकेटमध्ये काय काय किती प्लेयर असतात? काय काय प्रोसिजर असते? कसे बॉलिंग, बॅटिंग कोण कसे कसे करतात? मॅडम क्रिकेटमध्ये एक फॉर्म राहतो आपला टि ट्वेन्टीचा.

म्हणजे वीस ओव्हरची मॅच राहते ते.

हो आणि एक फॉर्म राहतो आपला फिफ्टी-फिफ्टी ओव्हरचा.

जे एक आपली टीम राहते त्यात अकरा प्लेयर, ऑपोनन्ट टीम मध्ये अकरा प्लेयर.

आणि एक मॅच असते पाच दिवसाची.

हा. ते त्याला म्हणतात आपलं टेस्ट मॅच.

हा. त्यात पण अकरा-अकरा प्लेयर राहते.

आणि एका टीमला दोन दिवस बॅटिंग करण्याचे चान्स मिळतात एका प्लेयरला दोन दिवस बॅटिंग करण्याचे नाही एक टीम. एक टीमला दोन दिवस बॅटिंग करण्याचे चान्स मिळतात. आणि जे, आणि आता नवीन

एक टि टेन म्हणून पण मॅचेस सुरु झालेली आहे. ते दहा ओव्हरची असते.

मग अकरावी प्लेयर जर पूर्ण क्रिकेटमध्ये खेळत असतात का सर?

तर तो कसा इमर्जन्सीसाठी ठेवला जाते त्याला.हा. जर कोण्या प्लेयरला इंज्युरी झाली, काही झाली

पण त्या प्लेयरलाच उतरवता येते. दुसरा प्लेयर नाही. त्या प्लेयरचं नाव आधीच घोषित करण्यात येते.

हो. तर आता जसं आता टि ट्वेन्टी मॅचेस सुरु क्रेझ जास्त आहे.

हा हो. एक ओव्हर सहा बॉलचा राहतो. आणि असे वीस ओव्हर फेकले गेले जातात. त्यात जर ऑल आऊट झाले, दहा ऑल आऊट होईल. दहा प्लेयर अगर आऊट झालेले आहे तर ते टीम ऑल आऊट म्हटल्या जाते.

त्याच्या मग तो टार्गेट जो पण मॅचेसचा रनरेट असेल तो टार्गेट राहते.

हा. तर एक रन वाढवून समोरच्या टीमला तो चेस करावा लागतो. जसं वन नाईंटी या टीमने काढले तर वन नाईंटी वन त्याला काढावे लागेल. ऑपोनन्ट टीमला.

हो. आणि जर वन नाईंटी त्यांनी काढले आणि वन नाईंटी आपले आहे आणि त्यांनी पण वन नाईंटी काढले तर ते ड्रॉ होऊन जाईल मॅच. म्हणजे सेम टू सेम झाले तर ड्रॉ होते. हा ड्रॉ. मग ते सुपर ओव्हर घेण्यात येईल. एक ओव्हरची मॅचेस होईल. मग त्यात रन बघणार ते. विकेट बघण्यात येईल. मग ते नंतरचा प्रश्न राहतो.

हो आणि जसं आता एक आपलं अकरा प्लेयरमध्ये लागलेले असतात. एक बॉलर राहतो. एक विकेट किपर राहतो. बाकी हा. बाकी प्लेयर पूर्ण फिल्डिंग करीता लागलेले असतात.

आणि सध्या आता इंडियाची जी मॅच आहे ती क्रिकेट आहे. म्हणजे इलेव्हन प्लेयर्स आहेत. त्याच्यामध्ये आता कॅप्टन म्हणून कोण आहे सध्या?

आता रोहित शर्माच कॅप्टन आहे आपले. ट्वेन्टी-ट्वेन्टी हा. ट्वेन्टी-ट्वेन्टी मध्ये पण, वन डे मध्ये पण.

हा. रोहित शर्मा कॅप्टन आहे. त्यात वीस ओव्हरची मॅचेस असतात.

हा. त्यात कसं राहते आपलं सहा ओव्हरचं आपलं पॉवर्टी असते म्हणून ओव्हर असतं.

हा. वीस मध्ये.

हा. वीस ओव्हरची ती मॅच राहते. तिला टि ट्वेन्टी म्हणतो आपण.

तर त्यात सहा ओव्हर म्हणून पॉवर प्ले केलेले जातात. आणि जी पन्नास ओव्हरची राहते

मॅच वन डे मॅच. हा त्यामध्ये कसं राहते कि पंधरा वरचे पॉवर प्लेयर.

हा. हा तर त्यात सुरुवातीचे दहा ओव्हर पॉवर प्ले मध्ये युज केलेले जातात.

हा दहा ओव्हरचा तर आधीच घेतला आपण सुरवातीला.

एक ते तीस पर्यंत. मग तीस ते आपलं वीस म्हणजे पन्नास ओव्हर होईपर्यंत आपलं पाच ओव्हरचा पॉवर प्ले त्यात घेतलेला जातो. हा ठीक आहे ना सर, धन्यवाद.